हे एक मोठी फॅक्टरी आहे या फॅक्टरी मध्ये काही लोक--

इथे एक माणूस बेड वरती झोपलेला आहे.

इथ खल कामच बांधकाम चालू आहे. दोन व्यक्ति--

य गेट मध्ये दोन व्यक्ती उभे आहेत.

मूर्तिच्या पूढे एक पुजारी बसलेला आहे.

नीचे मशाल लावून ठेवलेली आहे या शाळ्याच्या पुढे एक मोठ घर आहे.

आणि एक व्यक्ति बांध कामच काम करत आहे या बांध कामाच्या शेजारी एक माणूस उभा आहे.

हे एक भाजीपाल्याच मोठ दुकान आहे या दुकानामध्ये खुपच भाजीपालं--